असले तरी ते आता शहरच्या काही भागापुरते मर्यादित आहेत तुम्ही शहराच्या काही भागात अह कोडगाही अह गोडागाडी किंवा टोंगा ride ची अं देखील घेऊ शकता तुम्ही शहराच्या काही भागात अह घोडागाडी किंवा टोंगा ride घेऊ शकता आणि अं OCTOBER आणि FEBRUARY दरम्यान शरद ऋतूची अह काही हिवाळ्यातील महिने कोलकत्ता दिन दिनासाठी सर्वोत्तम वेळ आहे कारण हवामान योग्य आहे आणि स्तन भरपूर आहेत या हांग्या हंगामात विशेषतः दुर्गापूजेदरम्यान पर्यटकांची सर्वाधिक गर्दी आहे होत अह कोलकत्ता मधेच अं पूर्ण उष्ण तिंबीय हवामानासह सौम्य हवामान हे हिवाळा उष्ण आणि काहीसा दमात उन्हाळा असतो उन्हाळा हा प्रवाश्यांसाठी कमीतकमी इष्ट पर्याय आहे आणि पावसाळा जरी आल्हाददायक असला तरी भेट देण्यासाठी सर्वोत्तम हंगाम आहे हिवाळ्यात कोलकत्ता ओक्टोम्बर ते मार्च हिवाळा हा प्रवासासाठी peak season आहे आणि हवामान प्रेक्षीय स्थानांसाठी अं योग्य असल्याने शिफारस केली जाते दिवस खूप गरम किंवा खूप थंड असता अं नसता कारण पारा पन्नास अं पंधरा degree ते एकोणीस अं एकोणतीस degree दरम्यान घसरतो कधीकधी रात्रीचे तापमान दहा अंश celsius पर्यंत खाली येऊ शकते त्यामुळे हलकी लोकर सोबत ठेवणे चांगले हिवाळ्यातील हवा आणि ताजे आणि थंड असते आणि दिवस खूप शांत असतात हिवाळा हा पर्यटकांचा सर्वोत्तम हंगाम आहे आणि याचा अर्थ ह्यावेळी शहरात अधिक गर्दी होते जर तुम्ही छान सुट्टी शोधत असाल तर ते तुम्हाला आवडत आवडणार नाही का तुम्ही शांत सुट्टीच्या mood मध्ये असल्यास शहराच्या बाहेरील भागात homestay किंवा रेस्टा अह resort मध्ये राहण्याची निवड करा हिवाळी हा हिंदू सण नोव्हेंम्बर मध्ये अं दिवाळी साजरा केला जातो आणि अं हा कोलकात्यात दुसरा सर्वात लोकप्रिय उत्सव आहे तो म्हणजे दिवाळी रात्री एक नेत्रदीपक फटक्यांच्या प्रदर्शनाची आयोजन केले जाते आणि हावडा Bridge चमकदार पणे प्रकाशित केला जातो हुगळी नदी फटाके आणि कंदीलाचे प्रतिबंब अं खरोखरच पाहिल्यासारखे आहे. आनंदाच्या शहरात Christmas आणि नवीन वर्षाचे उत्सव मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने आयोजित केले जातात. बहुतेक सार्वजनिक ठिकाणी जन्म दिले जन्म दिवे आणि भव्य झाडांची सज सजविली जातात victoria memory आणि saint paul cathelod अह विशेतः कंदिलांची दिपकपणे सजवलेलीआहे सुंदरबन national park मध्ये सफारी आणि निसर्ग फेरफटका पाहण्यासाठी royal बंगाल tiger भारताचा भव्य राष्ट्रीय प्राणी पाहण्यासाठी दिवा हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे हिवाळ्यात घरपूरची जंगले चितथरापणे सुंदर आणि धुके असतात आणि वातावरण तुम्हाला नक्कीच आकर्षक चकित करेल तुम्ही या उग्रेनच्या अह UNESCO च्या अह जागातिक वारसा स्थळावर मगरी सरपटणारे प्राणी पक्षी पाहण्याची अपेक्षा करू शकता. कोलकत्ता येथे दर डिसेंबर मध्ये आंतरराष्ट्रीय पुस्तके मेळावा आयोजित केला जातो. ज्यामध्ये जगाच्या कानाकोपर्यातील पुस्तक प्रेमी येतात

समशीत रुक्षण क्षेत्राच्या जवळ असूनही कोलकत्ता मध्ये उष्ण आणि दमट उन्हाळासह उष्ण तीपंदीय हवामान आहे दलदलीच्या किनाऱ्यानी हुगळी नदीचे सानिध्य हे सुछिद्र करते कि कोलकातामध्ये वाढत्या उष्णते व्यतिरिक्त आद्रतेचे प्रमाण जास्त आहे एकोणतीस degree celsius आणि पंचेचाळीस degree celsius दरम्यान तापमान उष्णता जळत आहे आणि खूप तमाशे आहे उच्च आद्रतेमुळे हवामान शांत आणि अस्वस्थ होते कोलकात्याला भेट देण्यासाठी उन्हाळा हा का कमी योग्य काळ आहे कारण अह प्रेक्षणीय स्थळांना जाणे खूप आव्हानात्मक आहे मुले वाहतूकही असह्य होते उन्हाळा हा off season चा काळ असलं अह असतो जेव्हा कोलकात्यात किमती

fabric pack करायला `विसरू नका जेणेकरून तुम्हाला घाम येत नाही सकाळी आणि संध्याकाळी प्रवास करणे निवड जेणेकरून तुम्ही गरम दुपार टाळू शकाल आणि उष्णता कमी करण्यासाठी पाणी चहा आणि छत्री सोबत ठेवा कोलकत्ता अं memorial मध्ये भेट देण्याची ठिकाणे इथे भारतातील british राजाने आणखी एक अवशेष memorial कोलकत्ता पश्चिम बंगालच्या मध्यभागी स्थिर आहे हि समृद्ध पांढरी संगमरवरी रचना आणि अह राणी व्हिक्टोरियाच्या पंचवीस वर्षाच्या भारतातील राजवट साजरी करण्यासाठी तिचे समर्तनार्थ तीळ व्हिक्टोरिया memorial ची जवळजवळ प्रकृती राहील व्हिक्टोरिया memorial हे एक रचना आहे जी city of joy चा समा समानार्थी आहे चौसष्ठ एकरांवर पसरलेल्या असंख्य पुतळे आणि शिल्पे असलेले हे स्मारक हिरवेगार आणि सुषिक्त असलेल्या बगेत वेड वेढलेले आहे स्मारकाच्या शिसघ शीर्षकाने wall bearing वर असले अह बसवलेली विजय विजयाची सोळा foot उंच कांस्य पुतळा संपूर्ण complex ची एकंदर आकर्षकता आणि भव्यता वाढवते व्हिक्टोरिया memorial चित्र आणि विसमर्यकारक आहे विशेषतः रात्री जेव्हा ते उजळते जाते संध्याकाळच्या वेळी होणाऱ्या ध्वनी आणि प्रकाश जोही एक आहे आणि आहि पाहिजे एकंदरीत आधुनिक जगात victorian युगाचे सार पुन्हा जिवंत करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण अवध्यक आहे व्हिक्टोरिया memorial चा इतिहास एवढ्या मोठ्या प्रमाणात स्मारक बांधण्याजागी कारण म्हणजे खरोखर मनोरंजन आहे कि हीं विषमयकरां निर्मिती lord करजेन च्या विचारांची उपज होती आणि भारताती ल rally अह कारकिर्दीच्या पंचविसव्या वर्षात मनार्थ अह बांधली गेली होती अठराशे ते ते सत्तावन्नच्या बन्डजाळानतर आणि भारताची प्रमुख बनली आणि एकोणीशे एक मध्ये तिच्या मृत्यूपर्यंत देशावर यशस्वी पणे राज्य केले. लॉर्ड कर्झेन याना समर्पित अह केलेले स्मारक सुंदर प्रशस्त आणि मोठे सुंदरबाग असावे अशी इच्छा होती वास्तविक रित्या memory बांधण्यासाठी निधी भारतातील लोकांकडून गोळा करण्यात आला होता पाच लाख जमा झाले आणि अह त्याचा परिणाम म्हणजे ते अद्भुत स्मारक जे डो डोळ्यांसाठी अक्षरशः मेजवानी आहे king जॉन पाचवा आणि prince of wales आणि एकोणीशे सहा मध्ये स्मारकाची पायाभरणी केली आणि शेवटी एकोणीशे एकवीस मध्ये स्मारक लोकांसाठी खुले करण्यात आले. व्हिक्टोरिया अह memoria architect architect आणि design व्हीकटोरीय मेमोरिया प्रमुख वास्तुविशारद विलियम्स ईमेन्स royal institute of british अक architect चे अध्यक्ष आहे त्यांनी एकाच वेळी egyptian वेने अह venetian मुघल आणि इतर इस्लामिक शैलींपासून प्रेरणा घेऊन स्मारकाला इंडो फारसैनिक शैलीची वाहतूक वाहतुकता दिली आहे एकशे चौर्यांशी foot उंचीची इमारत पांढऱ्या रंगाचा मकराना संगमरावरून बनवलेली संगम

इथं एकरांवर बसवलेली वनस वनस्ती सास्रज्ञ sir डेविड वरींग आणि lord रोडस यांनी design केली होती व्हिक्टोरिया memorial way आणि प्रवेश ticket हे व्हिक्टोरिया memorial gallery अह मंगळवार ते रविवार पर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत खुले असते भारतीयांसाठी दरो अह दर दरडोई प्रवेश शुल्क वीस आहे तर परदेशांसाठी दोनशे आहे बारावीपर्यंत शाळकरी मुलांना गं अह गणवेशांत आणि जवांनाना कोणतेही प्रवेश शुक्ल भरावे लागत नाही बाग उद्याने सर्व दिवस सकाळी साडेपाच ते संध्याकाळी सहा वाजजुन पंधरा पर्यंत खुले असतात दरवेळी प्रवेश शुल्क फक्त दहा आहे तर वार्षिक तिकिटांची किंमत त ताट अह वर्षानवर्ती नागरिकांसाठी एक हजार आणि इतरांसाठी दोन हजार आहे व्हिक्टोरिया memorial garden व्हिक्टोरिया memorial garden मध्ये असंख्य शिल्पे आहेत कांस्य सिंहासनावरील राणी व्हिक्टोरिया कांस्य पुतला स्मारकाच्या प्रवेशद्वारावर अभ्यासाना अह अभिवादन करतो तर बागेभोवती फेरफटका मर अह मारताना NVVI कर्जल आणि दल

अजून शेतकऱ्यांच्या शेळी विषयी गरजा, मोज आणि विमा अजूनही बऱ्यासहशया शेतकऱ्यांमध्ये शेळी म्हशयांच्या मारण्याविषयी काही गैरसमज आहे. शेळ्यानचा रोग होऊन त्या पटापट मरतात आशे बऱ्याच लोकांना वाटते. मात्र आसे शेळ्या मारण्याचे प्रकार असतात. परंतु असा एखादा प्रकार घडला की त्यांच्या बातम्या वृतपत्रात मोट्या प्रमाणात छापवून येतात आणि आधीच असलेले गैरसमज आधिक दृष्ट होतात. याचा अर्थ शेळ्या मरत नाही असे नाही, तर असे प्रकार फार कमी असतात आणि शेळ्यानच्या विविध रोगांसाठी घावाच्या लसी वेडेवर दिल्या तसेच अधूनमधून आवश्यक आसेल औषध त्यांना देत गेले तर शेळ्या मरण्याचे शक्यता नसते. शेळ्या अंगावर गोचडी पिसावा होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना अधूनमधून गोचडी नाशक पाण्याची आंगोड घ्यावी लागते. अं शेळ्याना जन्तशाक औषध सुद्धा पाजावी लागते. ते वर्षातून दोनदा पाजावे अं लागते. अश्या औशदांची माहिती आणि उपचाराची यासंबंधीत आपल्या नाशकीय जनावरांच्या दवाखान्यात जाऊन चौकशी करावी. त्यातला काही लस या दवाखान्यात मिडत असतात. त्याचा वापर करावा. शेळ्यावर असा इलाज

तर विमा कंपनी कडून भरपूर भरपाई मिडू शकते. महाराष्ट्रामध्ये शेळीपालन व्यवसायाला चांगले वाहवाह आहे आणि शेतकऱ्यांचे व्यवसाय मुळे अधिक आरीषटतून सुटका होऊ शकते हेही लक्षात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शाशन सुद्धा अं सुद्धा या विषयाला चलना देण्यात प्रयत्न करत आहे. जिल्हा आयोग केंद्र आणि महाराष्ट्र अं योजकता विकास केंद्र अश्या उद्योगांचे प्रशिक्षण घेणाऱ्या संस्था, शेडीपालन प्रशिक्षण देणारे वर्ग आयोजित करत आहेत. या सत्कारांना बंदमोठा शेळीपालन करण्या मध्ये रुचि असेल यांनी या व्यवसायात काहीही करण्याची इच्छा आसेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या जिल्हया ठिकाणी आसेल जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. या दोन संस्थांच्या मार्फत काही माफीक फी घेऊन भरावल्या जाणाऱ्या बारा दिवसाच्या शेळी पालन वर्गात सहभागी व्हावे. त्यातून शेडीपालणविषयी तर व आंगोपांगची माहिती त्रोप्त स्वरूपात का होईना पण मिडू शकते. शेती पासून तयार होणारे उत्पादक. शेळी हा असा एक प्राणी आहे की, ज्या प्राण्याचे पूर्ण शरीराचे उपयोगाचे असते. आपण फक्त मटणाचा विचार करतो, पण शेळीची कातडी, शिंखूड, हाडे आणि केस ज्याचे किती उपयोग होतात याचा आणि कधीच विचार करत नाही. हा प्रतियोग अवयव उपयोगात असतो. शेळी चे कातडयाचे उपयोग तर कसा होतो असते हे आपल्याला माहीतच आहे. bag तयार करण्यासाठी ही कातडी वापरली जाते. त्यानंतर त्यांना हाडे बऱ्याच झणाणा हाडांचे एक उपयोग माहीत आहे. तो म्हणजे खत म्हणून कोणतेही जनवरांच्या हाडाचे भुकटी शेतीमध्ये खत म्हणून उपयोग असते. परंतु शेळीच्या हाडात पावडर दूध paste मध्ये मिडवून

मिसडल्या असतात. हाडांमध्ये Calcium भरपूर असलयामुडे दूध Paste ती मिसडले की त्याच दूध Paste मध्ये दात मजबूत होतात. हा त्यागाचे विचार असतो. बरेच शाकाहारी लोक शाकाहारी कडक पत्ते पाडत असतात, पण त्याला ज्या लोकांना दूध toothpaste हाडे असतात. हे माहीत असे जे लोक toothpaste दात घासत नाही त्या ते यामुळे शेळीचे शिंगापासून हस्तकले द्वार काही आकर्षक शोबचे वस्तु तयार केले जातात. आशी वस्तु अं परदेशात पाठवल्या तर त्यांना चांगली किंमत येते. आपण एखाद्या शेळी किवा बोकड दोन किवा तीन हजाराला विकून टाकतो. परंतु शिंगाचे योग्य वापर करण्यास माणसाने अं माणूस नुस्ता शिंगा पासून दोन हजार कामवू शकतो. तशीच अवस्था खुरानची सुद्धा असते. शेळीच्या आणि बोकडाच्या अं खुरा पासून शरटाच्या गुंड्या बटन बनवल्या जातात. मेंढयाच्या केसापासून लोकर तयार होते. हे तर सर्वांना माहीतच आहे. परंतु शेळीच्या केस सुद्धा उपयोगी असतात. या केसांमधून नावाचा कपडा तयार होतो. हा कपडा महाग असतो. विशेस कोट्यांच्या आतल्याच बाजूला असतात. म्हणून पशमाणा कपडा वापरला जाते. पशचीमाणा कपड्याच्या शाली आणि गरम कपडे महाग असतात. पाशमणा च्या एखाद्या sweater साधारण हजार रुपयांना विकले जाते. शेळी च्या केसापासून हा कपडे तयार करण्याचे काश्मीर आणि तिबे मधील काही विशेस कलाकारांच्या अवगत आहे. महाराष्ट्रातील शेती आपल्या शेळ्या निव्वळ विकून न टाकता. सामासमूहिक कलेने उभे केले तर शेडीचे केस, खूर, शिंग, हाडे आणि चमडी या सर्वस्व पैसे शेतकरे पदरात पडू शकतील म्हणून शेतकार्यन मोठ्या प्रमाणावर एकत्र आपले स्वताचे उभे करणे फायदेशीर देणार आहे. शेळी मेंढयाची जाती. राज्यातील शेळ्या व मेंढयनच्या जाती जातींचे विचार करता असल्या बाबत ही अं माणसासाठी उपयोगीत असेल आणि संगमणेरी ही मांस व दुधासाठी उपयोक्ति अं असलेली शेळी ची जात आहे. मेंढयानचे लोकर व त्या पन सोबत दख्खणी मेंढी आणि फक्त माणसांसाठी महागडी मेंढी फायदेशीर आहे. या सर्व जाती महाराष्ट्रातील दुष्काळ प्रमाणी भागात अत्यंत कमी व निसकरुष्ट प्रतीच्या चाऱ्यावर धरून राहतात. शिवाय त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमता ही चांगली आहे. या मेंढयानमध्ये शरीरवाढ चांगली आहे. मेंढयानचे पोखराचे जन्म वजन तीन ते पाच किलो असते. तीनमहिन्या वयाच्या वजन बावीस किलो होते. पूर्ण वाढ झालेल्या मेंढयाचे वजन पंचेच्याद ते पन्नास किलो इतके असते. या मेंढयनच्या अंगावर लोकर कमी असते. त्या जातीतील गुणधर्म असा. पाद्यशीच्या नर चपड असावा. पाद्यशीचा नर निवडतांना दोन जुडया दारातील एक चांगला नर निवडावा. म्हणजे पुढील पिढीत जो करे देण्याचे प्रमाण वाढते. पाद्यशीच्या अं नाराची क्षमता चांगली असावी जेणेकरून एकादिवशी जास्तीत, जास्त मेंढया गर्भधारण करण्या महाराष्ट्र कोकण काल्य कन्याल जातीच्या शेळी हा कोकणातील समुद्र किनारी असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी दोन मार्गे लीला म्हणून प्रसिद्ध आहे. त्या या भौगलीक हवेमध्ये ह्या शेडया वाढत. हे यांचे खास वैशिष्ट्य आहे. कोकण शेडी हे कोकणचे भूषण आहे. कोकणात कनाड शेळी चे वैशिष्टय खालील प्रमाणे. शारीरिक गुणधर्म रंग वरच्या चबळ्यावर पंढरा रंग पट्टे आढळतात. पाय लांब पायावर काळा पंढरा रंग आढळतो. पाय लांब आणि मजबूत असल्यामुडे शेळ्या चारा खाण्यासाठी टेकड्यावर चढू शकतात. कातडी कातडी मौलवाण आणि गुडगुडीत असल्यामुडे शरीरवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या चटकेने निचारा होतो. शरीरवर छोट्या केस आढळतात. डोके नाकापासून कानपर्यंत दोन्ही बाजूस पांढरे पट्टे आढळून येतात. कपाड काड्या रंगाचे चपटे आणि रुंद असते. काण काड्या रंग आणि पांढऱ्या रंगाचे काडा चपटे लांब आणि लंबोदर असतात. शिंगे टोकेदार

त्र्यांशी ते दोन Point नव्यानव सारासर असतात. शेळी पालन हा व्यवसाय नाफत कारावा असेल तर कमीत कमीत खर्च व स्वताचे चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे. शेळी पालन वेगड्यावेगड्या गोष्टींचा नोंदीसाठी विशेस महत्त्व आहे. शेळीपालनाचे मधील तप अनुसार विविध नोंदी ठेवणे खूप आवश्यक आहे. जर शेळी पालकांनी नोंदी ठेवल्या तर ते शेळी पालन व्यवसाय नफ्यात

रोजगार अल्प भूधारक मजूर व भूमिहीन लोक हा व्यवसाय किफातशीर पर्यन्त करतात. भारतात शेळी पालन जवळपास वीस जाती आहेत. ज्यामध्ये जमीनिपारि, सीरहोई, सुरती आणि महाराष्ट्रातील उरमान

बोकाड मटणसाठी बांधणे नाहीत चांगले प्रतीचे मटन दूध, खत व कातकडी इत्यादि उत्पादन मिडते. शेडी बारा ते पंधरा foot जागा व करडास आठ सात ते आठ foot बंदिस्त जागा व पंचविसशे foot मोकडी जागा आवश्यक असते. आपल्याला जर शेळी पालन हा व्यवसाय नफात करावाचा असेल तर, गोट्या बंदहिस्तेसाठी कमी कमी खर्च व स्वताचा चारा तयार केल्यास हा व्यवसाय उत्तम आहे. शेळीपालनाच्या वेगड्यावेगड्या गोष्टी नोंदीसाठी विशेष महत्व म्हणजे जर आहार चा नोंदी, पिलाच्या नोंदी, गाभार केल्याच्या नोंदी व इतर नोंदी जर अं आपण ठेवू शकलो नाही तर शेळीपालन व्यवसाय तोट्यात नेणार प्रमुख करणार मानले जाते. शेळीपालनाच्या किवा कोणत्याही पशुपालन व्यवसाय नोंदी नसेल ही एक चिंतेची बाब महत्वास काहीही हरकत नाही

शस्त्रकीय शेडीपालन व प्रशस्य शेळीपालणातील उत्तमोनिकृष्ट शेळी निवड

उत्पादन वाढवण्यासंबंधी त्वरित निर्णय घेत अं येतो. शेळीपालणाचे पुढे दिलेले वेगडेवेगडे तक्यातनुसार विविध नोंदी ठेवणे खूप आवश्यक आहे. जर पुढे दिले प्रमाणे शेळी पालनाकडून नोंदी ठेवल्या तर तो शेळी पालन व्यवसाय नफात आपल्याशीवाय राहत नाही. कार्डानवांची नोंदी कार्डानच्या बिला क्रमांक नर मादी कार्डानची खरेदी कार्डानची शरीरास स्वस्थ सुयोग राखण्यासाठी आहे. भरपूर व्यायाम आणि काटाकोर सांभाड महत्वाचा आहे. कार्डनसाठी कप्पे मोकडे हवेशीर उबदार करडे आणि असणे गरजेचे असतात. कार्डानचे तपासणी करून घ्यावी. कार्डानची वाढीची वयाचे साधारण तीन टप्पे असतात. ज्या जन्मापासून दोन महीने वय दोन ते चार महीने वय आणि चार ते सहा महीने वय अश्या गटात कार्डानची विभागणी योग्य ठरते. महत्वाचे बाब अशी की पहिल्या सहा महिन्यात दर पंधरा दिवसाकडे सांभाडण्याचे व्यवसाय गरजेनुसार बदलवणार लागते. जन्मानंतर लगेच वजनाचे नोंदीवर करडे आशी Chat GPT chat GPT मुळे ज्ञान क्षेत्रातील मनुष्यबळाच्या मागणीवरती त्वरित परिणाम होऊ शकतो, असे मत अर्थतज्ज्ञ पॉल क्रुग अं क्रुगमन यांनी ही प्रणाली प्रस्तुत झाल्यानंतर लगेच व्यक्त केले आहे. उदाहरण द्यायचं तर भविष्यात ही प्रणाली search engines ची जागा घेऊ शकली तर digital marketing मध्ये कार्यरत मनुष्यबळाची मागणी कमी होऊ शकते. Chat GPT चं भवितव्य, Chat GPT म्हणजे भविष्यातलं गुगल असं म्हटलं जात. आजवरची या BOT ची प्रगती पाहता ते अशक्य आहे, असं म्हणणं या टप्प्यावर तरी धाडसाचं ठरेल. ते क्षितिज क्षितिज अजून दृष्टीपथात नसलं तरी search engine आणि BOT दोन्ही एका प्रणालीत उपलब्ध होऊ शकते. Chat GPT सध्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या azure cloud वरून कार्यरत आहे. Bing हे मायक्रोसॉफ्टच स्वतःच search engine GPT चा वापर करून bing मध्ये सुधारणा करण्याचा मायक्रोसॉफ्टचा इरादा आहे. GPT चार ही प्रणालीची पुढची आवृत्ती येत्या मार्चपर्यंत उपलब्ध होणं अपेक्षित आहे. त्याचा गुगलच्या स्पर्धेत मायक्रोसॉफ्टला आधार मिळू शकतो.

Open AI च तंत्रज्ञान word, power point आणि outlook अशा आपल्या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचाही मायक्रोसॉफ्टचा इरादा आहे. Open AI च्या तिरातून गुगलच्या वर्मी बाण मारण्याचा मायक्रोसॉफ्टचा प्रयत्न आहे. परंतु गेली सुमारे दोन दशक आंतरजालावर मक्तेदारी गाजवणाऱ्या गुगलनेही या स्पर्धेला पुरून उरण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. company ने आपलं आपले संस्थापक लैरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी त्यासाठी साद घातली आहे. दोन हजार एकोणवीसमध्ये Company तील जबाबदाऱ्यातून मुक्त झालेल्या या दोघांनी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयी धोरणात सहभाग घ्यायला सुरुवातही केली. Chat GPT च्या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्तेच तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या जीवनात सहज प्रवेश करणाऱ्या असल्याची प्रतिक्रिया प्रति प्रतिक्रिया उद्योगपती गौतम अदानी यांनी व्यक्त केली आहे. दावोस मध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या परिषदेला याच chat GPT ने गाजवलं होत, या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. गमतीचा भाग म्हणजे या तंत्रज्ञानात पुढे जाण्यासाठी धडपडणाऱ्या मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या दोन्ही companies चे सध्याचे प्रमुख सत्या नडेला आणि सुंदर पिचाई हे भारतीय आहेत.

हे त्यावर अवलंबून असेल. Chat GPT आपल्याला त्या दिशेने नेणार आहे. मानवी बुद्धिमत्तेवर मात करू शकणारं ते दुधारी अस्त्र ठरण्याचा धोकाही व्यक्त केला जात आहे. परंतु तंत्रज्ञानाबाबत अशी भीती व्यक्त केली जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. तूर्त तरी माहितीसाठीच्या जळांजळातुन नेमक्या मुक्कामी पोहचवणारा जादुई दिवा म्हणून सरकात्मक सकारात्मकतेनं त्याकडे पाहता येईल. त्यामुळे या तंत्रजालात गुगलकडून माहिती स्फोटात व त स्वतःला हरवून घेण्याला कंटाळला असाल तर थोडे chat GPT करूनही पाहायला हरकत नाही. पर्यायांच्या जळा जळांजळातुन बाहेर काढून ही प्रणाली तुम्हाला नेमक्या मुक्कामी नक्की पोहचवेल. Chat GPT म्हणजे भविष्यातलं गुगल असं म्हटलं जात. आजवर या chatBOT ची प्रगती पाहता ते अशक्य आहे, असं म्हणणं या टप्प्यावर धाडसी ठरेल. ते अजून Search Engine आणि BOT या प्रमा प्रमाणमध्ये उपलब्ध आहे. Chat GPT सांगायचं झालं तर, Chat GPT मुळे आपल्याला खूप माहिती भेटते. सर्वसामान्यांच्या कुतूहलाचं हा एक मोठी प्रणाली आहे.

Chat GPT ही आज internet वर किंवा अं बाहेर क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी एक अशी मोठी प्रणाली आहे. आणि chat GPT चा वापर सध्या वापरकर्त्यांसाठी मुफ्त उपलब्ध आहे. म्हणजेच त्याच्यावरती कोणतीही अं पैसे किंवा अं त्यांच्याकडून घेतले नाही. ती आपण मुफ्त वापरू शकतो. ती chat GPT वापरण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा पैसा द्यावा लागत नाही. तो निशुल्क ठेवण्यात आला आहे. संगणकीय संकेतन लिहिणे आणि त्यातील दोष शोधून दूर करणे असो किंवा अह गाण्याला चाल देणे असो, हरएक अपेक्षेची पूर्तता chat GPT करू शकते. ग्राहकसेवेसाठी ही प्रणाली तत्पर आणि उत्सुक आहे. त्यामुळे companies ना घडवणे आणि सुधारणे हे chat GPT कडून अपेक्षित आहे. कमी साधन स्रोतातून परवडणारी आणि तरीही परिणामकारक ग्राहकसेवा पुरवणाऱ्या BOT कडे companies चा कल वाढत आहे. Chat GPT ही त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. Chat GPT साठी professional नावाने ही प्रणाली उपलब्ध होईल. त्यामुळे open AI company ला दोन हजार तेरामध्ये वीस कोटी dollar चे उत्पन्न अपेक्षित आहे. Chat GPT च्या मर्यादा आणि Chat GPT प्रणाली वरील संच अं संचय माहिती प्रसारण दोन्ही मानवी सहभागातूनच साकारत आहे. म्हणून chat GPT याने

Chat GPT मुळे खूप साऱ्या गोष्टी ह्या सुखकर आणि सहज कोणत्याही माहितीचा साठा आपल्याला अं मिळून जात आहे. आणि chat GPT एक एका second मध्ये आपल्याला माहिती उपलब्ध करून देते. आपल्याला एका अं गोष्टीविषयी माहिती हवी असेल आणि आपण ती जर chat GPT साठी ला सांगितलं तर ती थोड्या क्षणांतच माहिती आपल्याला उपलब्ध करून देते. खूप अशी जलद आणि अं सुखकर सो सोयी उपलब्ध करून दिलेली आहे. आज तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. त्यामुळे chat GPT खरंच हा एक खूप अशी प्रणाली ठरेल.

हाय मीनाक्षी तुला याला फार उशीर झाला ग तुला किती किती वेळा आधी बोलावलं होत

तुला महती आहे का तापमानात किती वाड झाली आहे बाहेर निघणं मुश्किल

इथे फार ऊन आहे त्यामुळे तुला त्रास झाला असेल असं तूं तुला असं वाटत नाही का ग्लोबल वॉर्मिंग वादळी आहे आता

फार वाढलाय कारण आमच्या इथेच नाय तर सर्वत्र अं तापमानत वाड झाली आहे तू कालची बातमी ऐकली का नाही काय आहे काल काल बातमी मध्ये दाखवल की उष्म गाता मुळे चार लोकांचा बळी गेला हो का हो त्यामुळे तापमानात वाढ झाल्यामुळे हे सगळे परिणाम होत आहे

आग ग्लोबल वॉर्मिंग म्णजे पृथ्वीवरील तापमानात होणारी वाढ आणि त्याचे परिणाम म्णजे आपल्या पृथ्वीवर तापमान वाढते मणजेच ऊन वैगेरे वाढते आणि त्यामुळे त्याचे दुषपरिणाम आपल्याला पाहिला मिळतात म्हणून ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात आणि ग्लोबल वॉर्मिंग मुळे पावसाची अनियमितता वितळणारे हमी नाब त्यामुळे समुद्राची वाढणारी पाणी पातळी दुष्काळ आदि समस्या उदभवतात